इथ एक जाण्या येण्याचं रस्ता आहे मोकळी जागा आहे आजू-बाजूने हे काहीशी मिल वाटतं मिल मध्ये काम चालू आहे खूप सार्‍या गाड्या लावलेलेल्या आहेत छोट-छोट गा गार्डन आहे गार्डन मध्ये छोट-छोट गवत आहे.

इथे एक जाण्या येण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे झाड झुडप आहेत अ किल्ला आहे या किल्ल्या मध्ये एक जाण्या येण्याचा रस्ता आहे इलेक्ट्रिक पोल्स वगैरे आहेत एक टॉवर आहे पाइप्स वगैरे आहेत.

जाण्या येण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे हा एक किल्ला आहे इथे लाइटस वगैरे लावलेले आहेत झेंडे वगैरे आहेत.